हा चित्रात एक बूक सर्विस सेंटर दिसत आहे तिकडे ट्वेंटी परसेंट डिस्काउंट दिला आहे आणि त्याच्याच बाजूला लेडिज हेयर ड्रेसर ची दुकान आहे.

या चित्रात कोलमी दिसत आहे हि कोलमी खूपच वेगळी आहे आणि खूपच मोठे-मोठे आहे ह्याला आपुण साफ करून मसाला विसाला लावून बनवून खवू शकतो.

ह्या चित्रात एक गाडी आहे हि गाडीचा रंग निळा आहे आणि गाडी मदी सात सीटर आहे.

चित्र पण एक बस स्थानकांचच आहे इकडे काही लोक बसलेले आहेत आणि हिकडे या जागावर लिवल आहे की इकडे बसून --

हा चित्र एका उद्यानचा आहे या उद्यान मध्ये एक लोखंडाची गेट लागली आहे आणि एक नारियल चा झाड आम--

खूपच मोठी आणि छान आहे त्याच्या वर वेगळ्या वेगळ्या रंगाची लाइट चा डेकोरेशन केला आहे आणि इकडे खिडकी वर ग्रिल ही लावली आहे आणि खूप सुं--

समुंद्रच्या त्या बाजूला खूप मोठा जंगल दिसत आहे. पाणी पण खूप गार गार आणि खूपच गेहरा दिसत आहे. आसा हा चित्रा मधी दिसलां आहे माला.